आई है दोन्ही पण पायावर उभे आहे.

हे फोटो एका तळ्यातले आहे या तळ्यामध्ये खूप सारे झाडे लागलेले आहेत हे झाडे पाण्यात लागणारे झाडे आहे.

हे पानी वाहत पानी नाही आहे हे एक थांबलेल पानी आहे म्हणून इथे थोडा फार कचरा पण दिसत आहे आणि मागच्या साइडला थोडे हिरवे झाड दिसत आहे.

समोर आपल्याला खूप सारे बाइक दिसत आहे बाइक वर एक माणूस बसलेला आहे एक बाई बुरका घालून जात आहे.

ज्या- जो केस कापत आहे तो नाई त्या मुलाचे केस कापात आहे.